या दृश्या मध्ये अशी मोठी बस आहे आणि तिचा रंग अह पर्पल असा आहे आणि त्या बसे च्या मांग टिळक चौक रोड सोलापूर असं लिहून आहे.

हे दृश्य एका बस स्थानकातील आहे आणि एक बस चालत आहेत जात आहेत आणि त्या बस चा रंग लाल असा आहे आणि महाराष्ट्र महामंडळ ची बस आहे आणि बाजूने मोठी कार आहे.